माझ्या प्रिय देशवासियांनो आपणा सर्वांना नमस्कार आकाशवाणीच्या माध्यमातून मन की बात करताकरता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत
आज हा 36वा भाग आहे
मन की बात एकप्रकारे भारताची सकारात्मक शक्ती आहे देशाच्या कानाकोपयामध्ये जी भावना आहे इच्छा आहेत अपेक्षा आहेत कुठेकुठे तक्रारीही आहेत लोकांच्या मनात जो भावतरंग निर्माण होतो मन की बात मुळे त्या सर्व भावनांशी मला जोडण्याची एक मोठी अद्भूत संधी मिळाली आणि ही गोष्ट माझ्या मनाची आहे असे मी कधी म्हणालो नाही
ही मन की बात देशवासियांच्या मनाशी जोडली गेली आहे
त्यांच्या भावनांशी जोडली आहे त्यांच्या आशाअपेक्षांशी जोडली गेली आहे आणि ज्यावेळी मन की बात मध्ये मी काही सांगतो त्यावेळी देशाच्या प्रत्येक भागातून लोक मला आपली गोष्ट पाठवतात त्यापैकी आपल्याला कदाचित मी खूपच कमी सांगू शकतो परंतु मला तरी खूप मोठा खजिना मिळतो
मग ईमेल ने असो दूरध्वनीच्या माध्यमातून असो मायगव्हवर असो नरेंद्र मोदी अॅपवर असो इतक्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात
त्यापैकी बहुतांश तर मला प्रेरणा देणाऱ्याव असतात
खूप गोष्टी सरकारमध्ये सुधारणा करण्यासाठी असतात
काही व्यक्तिगत तक्रारीही असतात
तर काही सामुहिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी केल्या जातात आणि मी तर महिन्यातून एकदा अर्धा तास आपला घेतो परंतु लोक तीस दिवस मन की बात वर आपल्या गोष्टी पाठवत असतात
त्याचा परिणाम असा झाला आहे की सरकारमध्येही संवेदनशीलता आली आहे
समाजाच्या सर्व स्तरामध्ये दुर्लक्षित झालेल्या क्षमतेकडे आता लक्ष जात आहे असा सहज अनुभव येत आहे आणि म्हणून मन की बातचा हा तीन वर्षांचा प्रवास देशवासियांच्या भावनांचा अनुभूतीचा एक आगळा प्रवास आहे
कदाचित इतक्या कमी कालावधीत देशाच्या सामान्य माणसांच्या भावनांना समजूनजाणून घेण्याची संधी मला प्राप्त झाली आहे आणि त्यासाठी मी देशवासियांचा खूप आभारी आहे
मन की बातमध्ये मी नेहमीच आचार्य विनोबा भावे यांच्या एका गोष्टीचे स्मरण ठेवले आहे
आचार्य विनोबा नेहमी म्हणायचे असरकारी असरकारी म्हशणजे परिणाम करणारे
मी सुद्धा मन की बात ला या देशाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे
राजकीय रंगापासून ही गोष्ट दूर ठेवली आहे
त्या त्यावेळी जो विषय पेटलेला आहे ज्याविषयी आक्रोश आहे त्यामध्ये वाहून जाण्याऐवजी एका स्थिर मनाने आपल्याशी संलग्न राहण्याचा जोडण्याचा प्रयत्न केला आहे
आता तीन वर्षानंतर समाज संशोधक विद्यापीठे संशोधक बुद्धिजीवी माध्यम तज्ज्ञ नक्कीच याचे विश्लेषण करतील हे मला माहिती आहे
अधिक उणे अशा प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करतील आणि माझा विश्वास आहे की असा साकल्याने केलेला विचारच भविष्यात मन की बात साठी अधिक उपयोगी ठरेल
त्यामधून नवे चैतन्य नवी ऊर्जा मिळेल
मी एकदा मन की बात मध्ये सांगितले होते की आपण भोजन करताना ते वाया जाऊ नये म्हणून जितके आवश्यक आहे तितकेच घ्यावे अन्न वाया जात आहे याविषयी चिंता करण्याची गरज आहे
यानंतर मी पाहिले की देशाच्या कानाकोपऱ्याततून मला खूप मोठ्या संख्येने पत्रे आली
अनेक सामाजिक संघटना अनेक नवयुवक याविषयी आधीपासूनच काम करत आहेत
जे अन्न ताटामध्ये टाकून दिले जाते ते एकत्र करून त्याचा सदुपयोग कशा पद्धतीने करता येईल यासाठी काम करणारे अनेक लोक आहेत हे माझ्या लक्षात आले
मला आनंद झाला
खूप खूप आनंद झाला
एकदा मी मन की बातमध्ये महाराष्ट्राचे एक सेवानिवृत्त शिक्षक श्रीमान् चंद्रकांत कुलकर्णी यांच्याविषयी बोललो होतो
त्यांना सोळा हजार रूपये निवृत्ती वेतन मिळते
आपल्या या निवृत्ती वेतनामधून त्यांनी पाच हजार रुपयांचे 51 पोस्ट डेटेड चेक स्वच्छता कार्यासाठी दान म्हणून दिले होते
आता यानंतर स्वच्छतेसाठी अशा प्रकारे काम करण्यासाठी कितीतरी लोक पुढे आले आहेत हे मी पाहतो आहे
एकदा मी हरियाणाच्या एका सरपंचाची सेल्फी विथ डॉटर ही गोष्ट पाहिली आणि मी मन की बातमध्ये हे सगळ्यांना सांगितले
पाहता पाहता फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये सेल्फी विथ डॉटर अशी मोठी मोहीमच सुरू झाली
हा फक्त समाज माध्यमाचा मुद्दा नाही
प्रत्येक कन्येला एक नवीन आत्मविश्वास नवा अभिमान निर्माण करणारी ही घटना बनली
प्रत्येक मातापित्याला आपल्या कन्येबरोबर सेल्फी काढावासा वाटू लागला
प्रत्येक कन्येला माझेही महात्म्य आहे मलाही काही महत्व आहे असे वाटू लागले
काही दिवसांपूर्वी मी भारत सरकारच्या पर्यटन विभागाबरोबर चर्चा करत होतो
मी बाहेर फिरायला जाणाऱ्याी लोकांना सांगितले तुम्ही अतुलनीय भारत या विषयावर जिथे कुठे जाणार तिथली छायाचित्रे पाठवा
लाखों छायाचित्रे आली
भारताच्या प्रत्येक कोनाकोपऱ्याेतून आली
ही एकप्रकारे पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांासाठी एक खूप मोठी ठवे आहे
एक छोटीशी घटना किती मोठी चळवळ निर्माण करू शकते याचा या मन की बातमुळे मी अनुभव घेतला
मन की बात सुरू होऊन तीन वर्षे झाली याविषयी आज मी विचार करीत होतो त्यावेळी गत तीन वर्षातल्या अनेक घटना माझ्या मनाला स्पर्शून गेल्या
देश योग्य मार्गाने जाण्यासाठी प्रत्येक क्षणी विचार केला जात आहे
देशाचा प्रत्येक नागरिक दुसऱ्यामच्या भल्यासाठी समाजातील चांगल्या गोष्टींसाठी देशाच्या प्रगतीसाठी काही ना काहीतरी करू इच्छितो
माझ्या या तीन वर्षांच्या मन की बातच्या अभियानामध्ये मी देशवासियांना समजून घेतले आहे जाणून घेतले त्यांच्याकडून शिकलो आहे
कोणत्याही देशासाठी ही सर्वात मोठी संपत्ती असते
एक खूप मोठी ताकद असते
मी देशवासियांना अगदी हृदयापासून नमन करतो
मी एकदा मन की बात मध्ये खादीविषयी चर्चा केली होती
खादी एक वस्त्र नाही तर विचार आहे असे म्हणालो होतो
मी पाहिले की अलिकडच्या दिवसांमध्ये खादीविषयी रूची वाढली आहे
मी अगदी स्वाभाविकपणे सांगितले होते की कोणी खादीधारी बनावे म्हणून मी काही हे सांगत नाही
परंतु अनेकानेक प्रकारचे कापड असते
त्यामध्ये खादी एक का असू नये घरामध्ये चादर असेल रूमाल असेल पडदे असतील
अनुभव असा आहे की तरूण पिढीमध्ये खादीचे आकर्षण वाढले आहे
खादीच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे
याचा संबंध गरीब कुटुंबाना थेट रोजगार मिळण्याशी आहे
2 ऑक्टोबरपासून खादीला सवलत दिली जाते
खूप चांगली भरपूर सवलत दिली जाते
मी पुन्हा एकदा आग्रह करू इच्छितो की खादीचे जे अभियान सुरू झाले आहे ते आपण असेच यापुढेही सुरू ठेवावे
खादीची खरेदी आपण केली तर गरीबाच्या घरामध्ये दीपावलीचा दीपक उजळणार आहे या भावनेतून आपण काम केले पाहिजे
या कार्यामधून आपल्या देशातल्या गरीबाला ताकद मिळणार आहे आणि म्हणूनच हे काम आपल्याला केले पाहिजे
या खादीविषयी आकर्षण वाढल्यामुळे खादी क्षेत्रामध्ये काम करणारे तसेच भारत सरकारमधील खादीशी संबंधित असणाऱ्या लोकांमध्ये एका नव्या पद्धतीने विचार करण्याचा उत्साह निर्माण झाला आहे
नवे तंत्रज्ञान कसे आणता येईल उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल सौर ऊर्जेवर हातमाग कसे आणता येईल जुनी 20 20 2525 3030 वर्षांपासून बंद पडलेली पद्धती आहे ती आता पुनर्जीवित कशी करता येईल याचा विचार सुरू आहे
उत्तर प्रदेशात वाराणसी सेवापूरमध्ये आता सेवापुरीचा खादी आश्रम 26 वर्षांपासून बंद पडला होता
परंतु आता तो पुनर्जीवित केला गेला आहे
त्यााच्यालशी अनेक संघटनांना जोडण्यात आले आहे
अनेक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या
काश्मीरमधल्या पंपोर इथे खादी आणि ग्रामोद्योगने बंद पडलेले आपले प्रशिक्षण केंद्र पुन्हा एकदा सुरू केले आणि काश्मीरकडे तर या क्षे़त्रामध्ये योगदान देण्यासाठी खूप काही आहे
आता हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू झाल्यामुळे नवीन पिढीला आधुनिक पद्धतीने निर्मिती करणे कापड विणणे नव्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे
मला यामुळे खूप चांगले वाटते की मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊस ज्यावेळी भेटवस्तू देतात त्यावेळी त्यांनी अलिकडे खादीच्या वस्तू देण्यास प्रारंभ केला आहे
लोकांनीही एकमेकांना भेट देताना खादीच्या वस्तू द्यायला सुरूवात केली आहे
अगदी सहजपणाने एखादी गोष्ट कशी पुढे जाऊ शकते याचा अनुभव आपण सगळे घेत आहोत
माझ्या प्रिय देशवासियांनो गेल्या महिन्यात मन की बात मध्ये आपण सगळ्यांनी एक संकल्प केला होता आणि आपण ठरवले होते की गांधी जयंतीच्या आधी 15 दिवस देशभरामध्ये स्वच्छता उत्सव साजरा करणार
स्वच्छतेने जनमनाला जोडणार
आपल्याव आदरणीय राष्ट्रपतीजींनी या कार्याला प्रारंभ केला आणि संपूर्ण देश त्याजमध्येज सहभागी झाला
अबालवृद्ध पुरूष असो की महिला शहर असो की खेडेगाव प्रत्येकजण आज या स्वच्छता मोहिमेचा भाग बनले आहेत
मी ज्यावेळी म्हणतो की संकल्प से सिद्धी आता ही स्वच्छता मोहीम एक संकल्पसिद्धीच्या दिशेने कशी पुढे जात आहे हे आपण सगळे पाहत आहोत
प्रत्येकजण या आंदोलनाचा स्वीकार करतोय सहकार्य करतोय आणि साकार करण्यासाठी काही ना काहीतरी आपले योगदान देत आहे
मी आदरणीय राष्ट्रपतीजींचे आभार मानतो
परंतु त्याबरोबरच देशाच्या प्रत्येक वर्गाने याला आपले काम मानले आहे
प्रत्येकजण या स्वच्छता आंदोलनाशी जोडला गेला आहे
मग ती व्यक्ती क्रीडा क्षेत्रातली असेल की सिनेजगतामधले लोक असतील शैक्षणिक क्षेत्रातले असतील शाळां असेल महाविद्यालय असेल विद्यापीठ असेल बळीराजा असेल श्रमजिवी असेल अधिकारी असेल लिपिक असेल पोलीस असेल लष्करी जवान असेल प्रत्येकजण या स्वच्छता आंदोलनाशी जोडला गेला आहे
सार्वजनिक ठिकाणी एकप्रकारे दबाव निर्माण झाला आहे इतका की आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असेल तर लोक थेट विचारतात
तिथे काम करणाऱ्यांकमध्ये आता दबाव जाणवू लागला आहे
मी अशा गोष्टींना चांगले मानतो आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये पहिल्या केवळ चारच दिवसांमध्ये जवळपास 75 लाखांपेक्षा जास्त लोक 40 हजारांपेक्षा जास्त कार्यक्रमांमधून सहभागी झाले आणि असे मी पाहिले आहे की काही लोक तर सातत्याने काम करीत आहेत योग्य तो परिणाम येईपर्यंत काम करतच राहणार असा निर्धार या लोकांनी केला आहे
यावेळी आणखी एक गोष्ट पाहिली
एक गोष्ट असते की आपण कुठेतरी स्वच्छता करायची दुसरी गोष्ट असते की आपण जागरूक राहून अस्वच्छता नाही करायची परंतु स्वच्छता जर स्वभाव बनवायचा असेल तर एका वैचारिक आंदोलनाचीही आवश्यकता असते
यावेळी स्वच्छता ही सेवाच्या अभियानाच्याह जोडीने अनेक स्पर्धा झाल्या
अडीच कोटींपेक्षा जास्त मुलांनी स्वच्छता या विषयावरच्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला
हजारो मुलांनी चित्रे काढली
आपल्या कल्पनांचा वापर करून स्वच्छता विषयावर चित्रे काढली
अनेक लोकांनी कविता लिहिल्या आणि या दिवसांमध्ये मी तर आपल्या बालसाथीदारांनी लहानलहान बालकांनी जी चित्रे पाठवली आहेत ती समाज माध्यमांमध्ये पोस्ट करतोय
त्यांचा गौरव करीत आहे
ज्यावेळी स्वच्छतेचा विषयी येतो त्यावेळी मी प्रसार माध्यमातल्या लोकांचे आभार मानणे कधीही विसरत नाही
या लोकांनी हे आंदोलन खूप चांगल्या भावनेने पुढे नेले आहे
आपापल्या पद्धतीने तेही या स्वच्छता आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत
आमच्या देशातली इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे मुद्रित प्रसार माध्यमे देशाची किती मोठी सेवा करू शकतात हे या स्वच्छता ही सेवा आंदोलनामध्ये आपण पाहू शकतो
अलिकडेच काही दिवसांपूर्वी माझे कोणीतरी श्रीनगरचा 18 वर्षाचा नवयुवक बिलाल डार याच्याविषयी माहिती देवून लक्ष वेधून घेतले
आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की श्रीनगरच्या नगरपालिकेने बिलाल डार या तरूणाला स्वच्छतेसाठी आपला सदिच्छा दूत म्हणून बनवले आहे
आता ज्यावेळी सदिच्छा दूत याविषयी बोलले जाते त्यावेळी आपल्याला वाटते की कदाचित हा युवक चित्रपट कलाकार असेल किंवा कदाचित तो क्रीडाजगताचा नायक असेल
नाही असे काहीही नाही
बिलाल डार आपल्या वयाच्या 1213 व्या वर्षापासून गेली पाचसहा वर्षे स्वच्छतेचे काम करतोय
आशियातला सर्वात मोठा तलाव श्रीनगरजवळ आहे या तलावामध्ये प्लॅस्टिक असेल पॉलिथीन असेल वापरलेल्या बाटल्या असतील कचरा घाण असेल तो सगळे काही काढून तलाव स्वच्छ करतोय
त्यातून थोडीफार कमाईही करतो
कारण त्याच्या वडिलांचा फारच लवकर कर्करोगाने मृत्यू झाला आहे
परंतु बिलालने जगण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे साधन शोधतानाच त्याची सांगड स्वच्छतेशी घातली आहे
बिलाल दरवर्षी 12 हजार किलोपेक्षा जास्त कचरा साफ करतो असा अंदाज वर्तवला जात आहे
श्रीनगर नगरपालिकेचेही मी अभिनंदन करतो
स्वच्छतेविषयी बिलालसारख्यास श्रमजीवी युवकाला सदिच्छा दूत बनवण्याची कल्पना पुढे आणून त्यांनी हे पाऊल उचलले हे विशेष आहे
श्रीनगर हे पर्यटनाचे केंद्र आहे
हिंदुस्तानच्या प्रत्येक नागरिकाला श्रीनगरला जावे असे मनात असते आणि तिथेच स्वच्छतेचे इतके मोठे काम व्हावे ही खूप मोठी गोष्ट आहे
मला आनंद आहे की त्यांनी बिलाल याला फक्त सदिच्छा दूत बनवले असे नाही
स्वच्छतेचे काम करणाऱ्या बिलाल याला यावेळी एक गाडी दिली आहे गणवेश दिला आहे आणि तो इतर ठिकाणी जावूनही लोकांना स्वच्छतेविषयी शिक्षित करतो
स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो
त्याच्या शिकवण्याचा परिणाम दिसून येईपर्यंत तो पाठपुरावा करीत राहतो
बिलाल डार हा वयाने लहान आहे परंतु स्वच्छतेची आवड असणाऱ्याा प्रत्येकाच्या दृष्टीने तो प्रेरणा बनला आहे
मी बिलाल डार याचे खूप अभिनंदन करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो ही गोष्ट आपण स्वीकार केली पाहिजे की भावी इतिहास हा इतिहासाच्या गर्भातून जन्म घेत असतो आणि ज्यावेळी इतिहासाचा विषय निघतो त्यावेळी महापुरूषांचे स्मरण होणे तर अतिशय स्वाभाविक आहे
हा ऑक्टोबर महिना आपल्या अनेक महापुरूषांचे स्मरण करण्याचा महिना आहे
महात्मा गांधी यांच्यापासून ते सरदार पटेल यांच्यापर्यंत या ऑक्टोबरमध्ये इतके महापुरूष आमच्यासमोर आहेत
या महापुरूषांनी 20 व्या आणि 21 व्या शतकामध्ये आम्हा लोकांना दिशा दाखवली
आमचे नेतृत्व केले
आम्हाला मार्गदर्शन केले आणि देशासाठी त्यांनी खूप कष्ट झेलले
दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे
11 ऑक्टोबरला जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांची जयंती आहे आणि 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे
नानाजी आणि दीनदयाळजी यांचे तर हे जन्मशताब्दी वर्ष आहे
या सगळ्या महापुरूषांचा एक केंद्रबिंदू कोणता होता त्यां च्याळमध्येा एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे देशासाठी जगायचे देशासाठी काहीतरी करायचे आहे केवळ उपदेश द्यायचा नाही
आपल्या जगण्यातून आयुष्याद्वारे काही करून दाखवायचे
गांधीजी जयप्रकाशजी दीनदयाळजी ही मंडळी असेच महापुरूष आहेत
ते सत्तास्थानांपासून कैक कोस दूर राहिले आहेत
परंतु जनजीवनाबरोबर मात्र क्षणोक्षणी जगत राहिले
संघर्ष करत राहिले आणि सर्वजन हितायसर्वजन सुखाय असे काही ना काहीतरी करत राहिले
नानाजी देशमुख राजकीय जीवन सोडून ग्रामोदयच्या कार्यात मग्न राहिले आणि ज्यावेळी आज त्यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे त्यावेळी त्यांच्या ग्रामोदयाच्या कामाबद्दल आदर वाटणे खूप स्वाभाविक आहे
भारताचे माजी राष्ट्रपती श्रीमान अब्दुल कलामजी ज्यावेळी नवयुवकांशी संवाद साधत होते त्यावेळी नेहमीच नानाजी देशमुख यांच्या ग्रामीण विकासाविषयी बोलत असत
मोठ्या आदराने ते नानाजींचा त्यांीच्याय कामाचा उल्लेख करीत असत आणि ते स्वतःसुद्धा नानाजींचे कार्य पाहण्यासाठी गावांमध्ये गेले होते
दीनदयाळ उपाध्यायजी हे महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या माणसाविषयी बोलत होते
दीनदयाळजी ही समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गरीब पीडित शोषित वंचित यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी बोलायचे हा बदल मग शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या माध्यमातून कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणता येवू शकते याची चर्चा करीत होते
या सर्व महापुरूषांचे स्मरण करणे म्हणजे उपकार नाही
या महापुरूषांचे स्मरण आपण यासाठी केले पाहिजे की आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळाला पाहिजे
पुढे जाण्याची दिशा मिळाली पाहिजे
यापुढच्या मन की बातमध्ये मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जरूर बोलणार आहे
मात्र 31 ऑक्टोबरला संपूर्ण देशामध्ये रन फॉर युनिटी म्हणजे एक भारतश्रेष्ठ भारत ही संकल्पना राबवली पाहिजे
देशाच्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने रन फॉर युनिटीचे कार्यक्रम झाले पाहिजेत
ऋतूही असा आहे की धावताना मोठी मौज वाटणार आहे
सरदारसाहेबांसारखी लोहाची शक्ती मिळवण्यासाठी हेही आवश्यक आहे
सरदारसाहेबांनी संपूर्ण देशाला एकत्र आणले होते
आता आपणही एकतेसाठी धावून एकतेचा मंत्र पुढे नेला पाहिजे
आपण लोक खूपच सहजपणाने स्वाभाविकपणे म्हणतो विविधतेमध्ये एकताभारताची विशेषता
विविधतेचा आपण गौरव करतो परंतु आपण कधी या विविधतेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आहे का मी हिंदुस्तानच्या माझ्या या देशवासियांना पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की विशेष करून माझ्या या युवापिढीला सांगू इच्छितो की आपण एका जागृत अवस्थेमध्ये आहोत
या भारताच्या विविधतेचा अनुभव घ्या
त्या विविधतेला स्पर्श करा त्याचा सुगंध अनुभवा आपल्या लक्षात येईल आपल्या आतमध्ये दडलेल्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आपल्या देशामधली ही विविधता एक खूप मोठी शाळा म्हणून काम करते
उन्हाळी सुट्टी आहे दिवाळीचे दिवस आहेत आपल्या देशात कुठे ना कुठे बाहेर जाण्याचे ठरतेच
लोक पर्यटक म्हणून बाहेरगावी जातातच आणि ते खूप स्वाभाविक आहे
परंतु कधी कधी चिंतेचा विषय वाटतो की आपले लोक तर आपला देश पहातच नाहीत
देशातली विविधता जाणून घेतच नाहीत
देश समजून घेत नाहीत
मात्र चकचकाटाच्या प्रभावाखाली येऊन परदेशवारी करणे त्यांना जास्त आवडते
तुम्ही बाहेरच्या देशात जरूर जा माझा त्याला विरोध नाही
परंतु कधीतरी आपल्या देशातली ठिकाणेही पाहावीत की उत्तर भारतातल्या व्यक्तीला दक्षिणभारत कसा आहे हे माहिती आहे का पश्चिम भारतातल्या व्यक्तीला पूर्वभारतामध्ये काय आहे हे माहिती आहे का आमचा देश किती विविधतेने नटलेला आहे
महात्मा गांधी लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या आयुष्याचकडे पाहिले तर एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात येते ती म्हणजे या सगळ्यांनी ज्यावेळी भारत भ्रमण केले त्यावेळी त्यांना भारत पाहूनसमजून घेता आला आणि त्याचवेळी त्यांना या भारतासाठीच जगायचे आणि या देशासाठीच प्राण अर्पण करायचे अशी एक नवी प्रेरणा मिळाली
या सर्व महापुरूषांनी भारताचे व्यापक भ्रमण केले होते
आपल्या कार्याच्या प्रारंभीच त्यांनी भारत जाणून समजून घेण्याचा प्रयत्न केला
आपल्यामध्येच भारत जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला
कधी आपण आपल्या देशाच्या विविध राज्यांना विविध समाजांना समुदायांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी यांच्याकडे एक विद्यार्थी म्हणून पाहून त्या शिकण्याचा समजून घेण्याचा तसे जगण्याचा प्रयत्न करू शकतो का
पर्यटनामध्ये मूल्यवर्धन अशाचवेळी होईल की ज्यावेळी आपण फक्त मुलाखतकर्ता म्हणून परमुलुखात न जाता एक विद्यार्थी म्हणून जावू आणि त्यांचे जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करू
हा माझा स्वतःचा अनुभव आहे
मला हिंदुस्तानातल्या पाचशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमधे जाण्याची संधी मिळाली असेल
साडेचारशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये तर मला रात्रीचा मुक्काम करण्याचीही संधी मिळाली आहे आणि आज ज्यावेळी मी भारतामध्ये ही मोठी जबाबदारी सांभाळतोय त्यावेळी केलेल्या भ्रमंतीचा अनुभव मला खूप कामी येत आहे
कोणतीही गोष्ट समजण्यासाठी मला खूप सोपे जाते
अजिबात वेळ लागत नाही
तुम्हा सगळ्यांना माझा आग्रह आहे की या विशाल भारतामध्ये विविधतेमध्ये एकता अशी फक्त घोषणा नाही आपल्या अपरंपार शक्तीचे भंडार आहे
या सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घ्या
एक भारतश्रेष्ठ भारत याचे स्वप्न यामध्येच दडलेले आहे
आपल्याकडे खाण्यापिण्याचे कितीतरी प्रकार आहेत
पूर्ण आयुष्यभर रोज एक नवनवा पदार्थ आपण खात राहिलो तरी इतके असंख्य प्रकार आहेत की पुन्हा पहिला पदार्थ येणार नाही
आता ही आमच्या पर्यटनाची एक मोठी ताकद आहे
माझा आपल्याला आग्रह आहे की या सुट्टीमध्ये घराबाहेर जायचे म्हणून नाही फक्त एक बदल पाहिजे म्हणून घराबाहेर जायचे असे नाही तर काही जाणून घेण्यासाठी काही समजून घेण्यासाठी म्हणून बाहेर पडा
भारताला आपल्या आतमध्ये सामावून घ्या
कोटी कोटी जणांच्याक विविधतेला आपल्या आतमध्ये जागा द्या अगदी आत्मसात करा
या अनुभवांमुळे आपले जीवन समृद्ध होईल
आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारतील आणि अनुभवापेक्षा मोठा शिक्षक दुसरा कोण असू शकतो सामान्यपणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत असते
लोक बाहेर पडतात
मला विश्वास आहे की यावेळीही तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात तर माझ्या त्या पहिल्या् अभियानाला पुढे घेवून जाणार आहात
तुम्ही कुठेही जा आपला अनुभव शेअर करा
फोटो शेअर करा
हॅश टॅग इनक्रेडिबलइंडिया यावर तुम्ही छायाचित्रे जरूर पाठवा
तिथल्या लोकांशी तुमचे भेटणे झाले तर त्यांची छायाचित्रे पाठवा
फक्त इमारतींची छायाचित्रे नाहीत फक्त नैसर्गिक सौदर्यांची छायाचित्रे नाहीत तर तिथल्या जनजीवनाविषयी काही विशेष गोष्टी तुम्ही लिहा
आपल्या प्रवासाविषयी चांगले निबंध लिहून काढा
मायगव्हवर पाठवून द्या
नरेंद्र मोदी अॅपवर पाठवून द्या
माझ्या मनात एक विचार येत आहे की आपण भारतामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या राज्यातली सात उत्तमातील उत्तम पर्यटन स्थाने कोणती होऊ शकतात
प्रत्येक भारतीयाला आपल्या राज्यातल्या त्या सात विशेष स्थानांविषयी माहिती असली पाहिजे
शक्य झालं तर त्या सातही स्थानी गेले पाहिजे
आपण या स्थानांविषयी काही माहिती देवू शकतो का नरेंद्र मोदी अॅपवर ही माहिती आपण उपलब्ध करू शकतो का हॅशटॅग इंनक्रेडिबलइंडिया यावर ही माहिती आपण देवू शकतो का तुम्ही विचार करा एका राज्यातले सगळे लोक अशी चांगली माहिती देवू लागले तर मी सरकारमध्ये सांगेन की आलेल्या माहितीची छाननी करावी आणि समान कोणत्या सात गोष्टी प्रत्येक राज्यातून आल्या आहेत त्याविषयी प्रचार साहित्य तयार करावे
याचा अर्थ एक प्रकारे जनतेच्या अभिप्रायांमधूनच पर्यटन स्थानांना प्रोत्साहन कसे देता येईल याचा विचार होईल
अगदी याचप्रमाणे देशभरामधील आपण ज्या ज्या गोष्ट पाहिल्या आहेत त्यापैकी आपल्याला सर्वात चांगल्या वाटलेल्या सात गोष्टी निवडायच्या आहेत
त्या सर्वोकृष्ट सात चांगल्या गोष्टी इतरांनीही पहाव्यात त्याविषयी माहिती जाणून घ्यावी असे तुम्हाला वाटत असलेल्या तुमच्या पसंतीच्या त्या सात विशेष गोष्टींची माहितीही मायगव्ह वर नरेंद्र मोदी अॅपवर जरूर पाठवा
भारत सरकार त्यावर काम करेल
तशीच उत्तम स्थाने असतील तर त्यावर माहितीपट बनवणे चित्रफीत बनवणे प्रचार साहित्य तयार करणे यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल
आपण निवडलेल्या स्थानाचा गोष्टीचा सरकार स्वीकार करेल
या माझ्याबरोबर जोडले जा
या ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतच्या कालावधीचा उपयोग देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हीही एक मोठे महत्वपूर्ण भागिदार बनू शकता
त्यासाठी मी आपल्याला आमंत्रण देत आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो एक माणूस म्हणून अनेक गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून जातात
माझ्या मनात तरंग उठवतात
माझ्या मनावर काही गोष्टी अमिट ठसा उमटवून जातात
शेवटी मी आपल्याप्रमाणेच एक माणूस आहे
काही दिवसांपूर्वीची घटना आहे
कदाचित आपल्याही लक्षात ही गोष्ट आली असेल
महिलाशक्ती आणि देशभक्ती यांचे अनोखे उदाहरण आपण देशवासियांनी पाहिले आहे
भारतीय लष्कराला लेफ्टनंट स्वाती आणि निधी यांच्या रूपाने दोन वीरांगना मिळाल्या आहेत
या दोघीही असामान्य वीरांगना आहेत
असामान्य यासाठी की स्वाती आणि निधी या दोघींचेही पती भारतमातेची सेवा करता करता शहीद झाले होते
आपण कल्पना करू शकतो की इतक्या लहान वयामध्ये संसार उद्ध्वस्त झाला तर मनःस्थिती कशी असेल परंतु शहीद कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक यांनी या कठीण परिस्थितीला सामोरे जातानाच मनात ठाम निर्धार केला आणि त्या भारतीय सेनेमध्ये भर्ती झाल्या
11 महिने कठोर परिश्रम करून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले
आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले
याचप्रमाणे निधी दुबे यांचे पती मुकेश दुबे लष्करामध्ये नायक म्हणून कार्यरत होते आणि मातृभूमीसाठी शहीद झाले
तर त्यांची पत्नी निधी यांनी निर्धार केला की आपण सेनेत भर्ती व्हायचे आणि त्यांनी निर्धार पूर्ण केला
प्रत्येक देशवासियाला आपल्या या मातृशक्ती विषयी आपल्या या वीरांगनांविषयी आदर वाटणे स्वाभाविक आहे
मी या दोन्ही भगिनींचे अगदी हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो
या दोघींनीही देशाच्या कोटी कोटी जणांना एक नवी प्रेरणा दिली आहे
एक नवचैतन्य जागे केले आहे
या दोन्ही भगिनींचे खूप खूप अभिनंदन
माझ्या प्रिय देशवासियांनो नवरात्राचा उत्सव आणि दिवाळीचा सण या मधल्या काळामध्ये देशातल्या युवापिढीसाठी एक मोठी संधी आली आहे
17 वर्षाखालील फिफा विश्व चषक स्पर्धा यावर्षी आपल्या देशात होत आहे
मला विश्वास आहे की चहुबाजूंनी फुटबॉलचा घोष ऐकू येवू लागणार आहे
प्रत्येक वयोगटातल्या पिढीला फुटबॉलविषयी आवड वाढीस लागेल
हिंदुस्तानातल्या शाळांच्या महाविद्यालयांच्या मैदानांमध्ये आपले नवयुवक खेळताना दिसले नाहीत असे होऊच शकणार नाही
चला हे संपूर्ण जग भारताच्या भूमीवर खेळण्यासाठी येत आहेत मग आपणही खेळाला आपल्या जीवनाचा भाग बनवू या
माझ्या प्रिय देशवासियांनो नवरात्रीचे पर्व सुरू आहे
माता दुर्गाच्या पूजेचा काळ आहे
संपूर्ण वातावरण कसे पवित्र सुगंधाने भारले गेले आहे
चारही दिशांना आध्यात्मिक वातावरण उत्सवाचे वातावरण भक्तीचे वातावरण आहे आणि हे संपूर्ण पर्व शक्तीच्या साधनेचे पर्व मानले जाते
शारदीय नवरात्र म्हणून हे पर्व साजरे केले जाते
याच काळात शरद ऋतुला प्रारंभ होणार आहे
नवरात्राच्या या पवित्र पर्वात मी देशवासियांना अनेकअनेक शुभेच्छा देतो
माता शक्तीला प्रार्थना करतो की देशाच्या सामान्य जनतेच्या जीवनाविषयीच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि आमच्या देशाने नवीन उंची गाठावी
प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यह या देशामध्ये यावे
देश तेजगतीने पुढे जावा आणि दोन हजार बावीस 2022 मध्ये स्वातंत्र्याच्याा 75व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हातवा
सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प अथक परिश्रम अथक पुरूषार्थ आणि संकल्पाला साकार करण्यासाठी पाच वर्षाचा पथदर्शक कार्यक्रम बनवून आपण पुढे वाटचाल करायची आहे
यासाठी माता शक्तीने आपल्याला आशिर्वाद द्यावा आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
सण उत्सव साजरे करा आणि उत्साहही वाढवा
खूप खूप धन्यवाद